हा एक रस्ता दिसत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे दिसत आहे एक उतार दिसत आहे दोन-तीन घरे दिसत आहे एक पाइप गेलेला दिसत आहे.

हे एक फुलांच्या हाराचे दुकान दिसत आहे. इथ माळा लावलेल्या दिसत आहे. पांढर्‍या लाल--

हे एक समुद्राचे चित्र दिसत आहे. त्याच्यामध्ये छोटे मुलं खेळताना दिसत आहे. मावळतीच्या सूर्याच प्रतिबिंब पाण्यात पडताना दिसत आहे.पाणी संत पने वाहत आहे.

फॅन दिसत आहे भिंती दिसत आहे खिडकीची प्रतिबिंब पडलेली दिसत आहे.

एक वॉटर पार्क दिसत आहे दोन लोक दिसत आहे वॉटर ट्रॅकर्स चे नाव कृष्णाली रिसॉर्ट असे आहे वेगवेगळ्या प्रकारचे पाण्याचे खेळणी इथे दिसत आहे.

अ आणि अ झाडे दिसत आहेत. झाडांना गोल आकारचे कापलेले दिस --

रेल्वे स्टेशन चा फोटो आहे फलाटावर एक व्यक्ति उभी आहे तीन कुत्रे बसलेले आहे तीन रेल्वे चे ट्रैक दिसत आहे समोर दूसरा प्लॅटफॉर्म दिसत आहे एक उ ब्रिज गेलेला दिसत आहे.

वेगवेगळे काउंटर दिसत आहे संत्री अंजीर अ-केळी लावलेली दिसत आहे अ-समोर सफरचंद लावलेले दिसत आहे एक व्यक्ति फळी विकत--

उंच उंच इमारती दिसत आहे तीन इमारती आहे बॅरी गेट्स लावलेले दिसत आहे बाजूला कंपाउंड वॉल दिसत आहे आकाश दिसत आहे.

एका सोसायटिच चित्र आहे उंच-उंच बिल्डिंगे दिसत आहे खिडक्या दिसत आहे खाली रस्ता दिसत आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूनी झाडे लावलेली--

एक वॉटर पार्क आणि रिसॉर्ट दिसत आहे मागे झाडे दिसत आहे समोर जमीन दिसत आहे तीन रेन डान्सिंग चे ठिकाणे दिसत आहे त्याला पायऱ्या दिसत आहे.